या चित्रात आपल्याला एक शाळा दाखवली गेलेली आहे व तिथं राष्ट्रगीत चालू ये मुलं पूर्ण स्तब्ध याच्यात उभे येत व समोर आपल्या भारताचा एक तिरंगा --

काही कपडे वगैरे सुकायला ठेवलेले आहे.

व हे मास्टर सुनो असं आहे नाव वगैरे.

या चित्रात आपल्याला एक दूध डेअरी --

तर त्यांचे साहित्य वगैरे ठेवलेले आहेत तिथं खाली.

तीन-चार प्रकारचे पाळणे आहेत व एक मुलगा ति --

तिथं पाळणे खेळताना दिसत आहे.

तळा वगैरे लावलेला दिसत आहे.

विकताना हे माणसं दिसत आहेत.

देवांचे फोटो वगैरे ठेवले व इथं--

ब्रँड ब्रँड म्हणून नावाजलेली कंपनी आहे.

दगडीन वरून येताना दिसत आहे वरून.

वगैरे बस वगैरे लावल्यात कॉलेजच्या गाड्या --

व ज्यांना शिकायची राहती ते बी --

वगैरे सगळं साबण वगैरे एत.